मला इथे एक अ पावर प्लांट बनवताना दिसत आहेत इथे .

इथे एक टेकडी दिसत आहे खूप सुंदर त्या टेकडीवर अ एक मूर्ती बनलेली आहे तीन घोडे दिसत आहे निसर्ग सौंदर्य खूप छान दिसत आहे त्याच्या बाजूला--

आजूबाजूला खूप छान झाड वगैरे दिसत आहे हिरवीगार.

दारू इथे वोडका दारू दिसत आहे अ बी सेवन दिसत आहे.

एडजस्टमेंट्स असतात कमी जास्त प्रमाणात आपण त्याला एडजस्ट करू शकतो र --

लग्नाचा फुल टू मजा घेण्यासाठी असेच लांब केलेले बरे वा--

इथे पोरांचा छान डान दिसत आहे छोट्या छोट्या दोन मुली एक मुलगा मस्त एखाद्या प्रोग्राम मध्ये बहुते--

वाव असे झरणे तर आमच्याकडे भरपूर आहेत पेंच प्रकल्प आहेत इथे ज आमच्या गावाकडे तर साला तेरवडेला हे --

शहरामध्ये अशा प्रकारचे हॉटेल खूप असतात याच्याम--

आमच्या गावामध्ये तर फक्त लाज दिसतात हे हॉटेल बडे सुंदर डेकोरेटीव आणि--

मेकॅनिकलची वॅल्यू आजकाल भरपूर प्रत्येक जागी वाढलेली आहे.

आमच्या गावाला पण वैनगंगा नदी आहे. त्या गंगेमध्ये--

हि एखाद्या शाळेमधली लॅब दि--

हे खूप सुंदर आह भरतनाट्यम करतात आजकाल बिलकुल--

एक लग्नाचं फंक्शन दिसत आहे त्याचं डेकोरेशन एवढ सुंदर दिसत आहे की जागोजागी त्यांनी मस्तपैकी --

हे एक रेस्टॉरंट आहेत आजकाल हे गावा शहरामध्ये प्रत्येक जागी रेस्टॉरंट बनलेलं आहे जे पण बाहेरून येतात आपली --

आजकाल तर साले शाळेतले मोठे फक्त रेस्टॉरंट मध्ये आपल्या मैत्रिणीला घेऊन फक्त नाष्टापाणी करून आपले आपले गोष्टी सांगत बसतात.

हे एक सुंदरसं बीच वाटत आहे या बीच मध्ये मस्तपैकी रेती दिसत आहे समुद्राचं पाणी दिसत आहे आणि--

हा एक लग्नाचा हॉल आहे पण इथे बहुतेक लग्न असेल तर त्याची तयारी सुरु आहे इथे अजूनपर्यंत पेंडॉल वगेरे लावायचा आहे फक्त हा हॉल आहे.

हि बहुतेक रांगोळी स्पर्धा सुरु आहे मस्त पोरं त्याच्यामध्ये पार्टीसीपेट करत आहे छानपैकी रांगोळी काढलेल्या आहेत रांगोळी हा आपल्या भारताचा ट्रेडीशनल हे आहे.

हि बहुतेक एखाद्या अअअ नेत्याची रॅली निघालेली आहे इथे आजूबा--

त्या रॅली मध्ये खूप काही लोकं सहभागी आहेत .

एक नर्सरी आहे नर्सरीमध्ये झाडं उगवले जातात आमच्या गावामध्ये तर आह नर्सर्या भरपूर याच्यासाठी नाहीएत --

फुलांचे याचे त्याचे झाडाचे झाडे लावतात आणि ते विकतात.

ते दिसत आहे आणि खुर्च्या वगैरे बिलकुल घर वगैरे चांगलं दिसत आहे पण घर नाहीये ते एखादे छानपैकी ऑफिस वाटत आहे.

असं वाटतंय की साला अशा प्रोग्राम अशा या हॉलमध्ये एखाद्या लग्न केलं तर खूपच बढिया .

मॅरेज हॉलमध्ये आजकाल बहोत आह त्याचा ट्रेंड वाढलेला आहे अ ज आह जुन्या काळी लोकं लग्न घरी करत होते.

कुणी एक टन कुणी दोन टन कुणी दहा टन कुणी पंधरा टनच्या हिशोबाने आपलं-आपलं सोलरला हे करत असतात.

इथे आलू भुजिया दिसून राहिला अ एखाद्या हॉटेल मध्ये बसून आलू भुजिया खाण्यामध्ये जी मजा आहे.

आणि हा हायजेनिक पण असतंय आणि पचायला पण सोपं असतंय.

हे कोणाच्या तरी घरचं टेरीस आहे मस्त मोठी बिल्डींग दिसते न बिल्डींगवर अ टेरीस बनवलेलं आहे टेरीसमध्ये मस्त निसर्गसौंदर्य दिसते आणि --

आजकाल कलेक्शन सेंटर भरपूर झालेला आधीच्या काळामध्ये छोटे छोटे दुकान होते आमच्या गावाकडे आजकाल तर पूर्ण कलेक्शन सेंटरमध्ये एकाच जागेमध्ये सगळं काही मिळत असत आपल्याला--

हे एक कपड्याचे दुकान आहे कपड्याच्या दुकानामध्ये प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कपडे लटकवून दिसत आहे.

खूप काम वाढलेलं आहे आजकाल सगळी जण सुंदर दिसण्यासाठी डेंटिंग पेंटिंग करत असतात आपल्या गाड्यांची घोड्याची वगैरे याची त्याची.

डेंटिंगचे आजकाल कस्टमर भरपूर वाढलेले आहेत .

हे एशियन पेंटचं एक शोरूम आहे एशियन पेंट लिहिलेलं आहे मस्त खूप छान दुकान आहे आणि त्याच्यामध्ये एशियन पेंट --

आणि त्याचं एशियन पेंट च दुकान असल्यामुळे त्याने यांना--

हे बहुतेक एक कोविड सेंटर आहे. कोविड सेंटर असल्यामुळे प्रत्येक जण ओपले --

आपपली काळजी घेत आहे आणि आह आपला नंबर लागेल याची वाट बघत आहेत खू --